हे चित्र बस स्थानकाचे आहे ह्या चित्रामध्ये अनेक एस.ट्या. थमलेल्या दिसत आहेत व रिक्शाही थामलेली दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये एक फूल विक्रेता बसलेला आहे व त्याच्या बरोबरचे दोन बसलेले आहेत.

हे एक क्लासरूमचे चित्र दिसत आहे. ह्या चित्रामध्ये व्हाईट ब्लॅकबोर्ड आहे.

व वरती फॅन लावलेला आहे ह्या रूम मध्ये खूप छान प्रकारची पी..ओ.पी केलेली आहे व त्या पी.ओ.पी मध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे बल्ब लावलेले आहेत.

त्यातील एक पुरुष सायकलीला थामलेला आहे व त्यातील एक पुरुष खाली बसलेला आहे.